हॅलो भक्ती काय म्हणतेस कशी आहेस हाय सीमा कशी आहेस खूप दिवसांनी आज हो अग निवांत वेळ मिळतच नाही आता खूप गडबड गडबड काही ना काही चालू असतंहाय डेली वर्किंग हो ना आमचं पण ऑफिस चालू झालं आता वर्क फ्रॉम होम संपलं

चार चार तास काम म्हणजे कंटाळा येतो गं म्हणजे पाच दिवस खूप निश्चित होतात ओके मग तुम्हाला असं नाही का की आठवड्यातून तीन दिवस जा दोन दिवस जा असं काही नाही नाही असं नाही पहिले सुरुवातीला होतं अगदी रेगुलर ऑफिस झालेत चालू फक्त आता एव्हरी मोंडे टेस्ट होतात कोन भाहेरुन आलंय किंवा अठवड्याची सुट्टी असेल किंवा लाँग तर मग यांच्या टेस्ट होतात आणि मगच तुम्हाला येंत्री मिळते अच्छा पण कविड ने आपल्याला बरच स्वच्छता शिकावला अहे तुला कही अवघड गेला का ऑफिस जॉईन झायला नंतेर कास केल

अनी एकतार लहन मुल्गा घरत असल्या मुले अपान जस्त प्रकाशन करतो अनी ऑफिस ला गेलिया नेंटर मैग वह चालु जल आरी अता घरी जयचाय मग अलयावर परत फ्रेश होयच अंगोल करायची त्याला संगायच का तार ही लवकर पटकन आपन कुठ जौन आला असेल तर ते घर मधे स्प्रेड नाको होयला

हो ते आहे आणि आता परत मुलांची शाळा पण रेगुलार चालू झाली ना यावर्शी परत हो ना मुलांच्या शाळा चालू झाल्या आणि शाले मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत मंजे आता सुरुवातीला खूप टेंशन येत होत मूल सहा तास सात तास बसणार का

हो तू म्हणते ते बरोबर आहे पण मला कुठेतरी वाटायला लागलं की बघ शाळेत वेगवेगळे विषय शिकवले जातात म्हणजे साडेतीन दशकापासून वेगवेगळे विषय इतिहास भूगोल वगैरे ते वेगळे विषय आहेतच पण उद्योगाच्या संबंधित सुद्धा शाळेमध्ये शिक्षणाचे धडे दिले गेले आहेत त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी सुद्धा आरोग्य आणि स्वच्छता याविषयी आपल्याला मुलांना ज्ञान देणे खूप आवश्यक मला हे आणि शाळेमध्ये

आणि सातत्य ने केले ना तर मुलांना पण त्या गोष्टी ची सवय होते ना आणि तो एक बघ बनून जाते त्यांचा हो पण शाळा वाल्यांनी काळजी म्हणजे शाळेचे मेन अधिकार आहे त्यांना पालकांनी वगैरे मुलांच्या आरोग्याच्या गंभीर धोका असलेल्या रोगाविरुद्ध थोडेसे एक संरक्षण प्रणाली तयार करून एक

ग्रुप तयार केले पाहिजेत की त्याविषयी त्यांना नियमित माहिती दिली गेली पाहिजे आता माझ्या मुलाच्या शाळेमध्ये मी नेहमी त्याला विचारत असते की तुमचे शौचालय कसे आहेत किंवा तुम्ही कचरा डस्टबिनमध्येच टाकता का तुम्हाला काय टीचर सांगते हे मी त्याला नेहमी विचारत असते किंवा तुमच्या शौचालयामध्ये पाणी वगैरे ठेवलेले असते का वॉश बेसिंग जवळ साबणाचे डिस्टेन्सर असतात का तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जातात किंवा मी सांगते तर तू मला येऊन सांगतो काही वेळेला मुलं पण आपल्या कानावर घालतात पण शाळेने ह्याची जरा दखल घेतली आता आत्ता तर हँड सॅनिटायझर सगळीकडे ठेवले जातात पण तुमचे वॉशरूम क्लीन ठेवन किंवा मुलांना जिथे पिण्याचे पाणी आहे तिथला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे या जर गोष्टी ठेवल्या तर मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण पण कमी होईल हो ते बरोबर आहे पण मला एक असं सुचवा वाटतं की मुलांची जेव्हा मधली सुट्टी होती किंवा पिरेड चालू असताना मुलं वॉशरूमला जातात

क्लीन केले का स्वच्छ असं त्यांना तिथे मावशी ठामपणे उभा असतील ना तर ते त्यांना एक अरे हो आपलं चुकलं गड्या आपण हात धुवायला पाहिजे होते आणि तिचे आपण कसं म्हणतो की अरे यार तू टॉयलेट मधून बाहेर आलास ना तर तू हात धुतलेस का म्हणजे आपल्या मुलाला जसं सांगतो तर तिथे मावशी असल्याने तर जास्त मुलांना सोपं जाईल म्हणजे एखादा मुलगा विसरतो किंवा कंटाळा करतो चला गड्या आई सांगती तर इथे कुठे आई आहे आपण तसंच करू

हो बरोबर आहे कारण की काय माहितीये का मी माझ्या मुलाला नेहमी विचारते तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ती तिथे कोणी सांगायला असतं का पण कसा आहे माहिती का सीमा ह्या काही गोष्टींना शाळेने जरा

जे एक म्हणतात ना एक लर्निंग किंवा याचे जे तुम्ही हे स्कूलमध्ये काही गोष्टी केल्यात तर ते त्याच्यामध्ये शिकणार आणि मग मुलांना शिकवणार त्यामुळे ते मुलांवर त्या गोष्टी मावशी आली तर कळेल मावशी आले मग आपल्याला हात धुवायला लागणारच आहेत ही भीती निर्माण झाली त्यामुळे आपापसात डेव्हलप होऊन जाते आणि मग मुलं त्या मावशीसाठी मग ती क्लास टीचर ओरडणार या गोष्टीसाठी ती फॉलो करतात आणि मग त्या त्यांच्या सवयी मध्ये मोडल्या जातात आणि मग एकदा सवय लागली की मग काय फरक पडत नाही ना की आपल्याला हे करायचं आहे हो आणि पण हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड च्या मुलांसाठी ठीक आहे अगं पण ही प्रायमरी मुलींच्या त्यांच्या वयाची मुलं आहेत ना त्यांचं खूप अवघड असतं मी प्रत्यक्ष बघते ना आमच्या इथे पण शाळा आहे जवळ जे मुलांना अक्षरशः त्यांना तिथं लहानच आहेत इथं आपण घरात त्यांना उचलून किंवा बेसिन जवळ नेऊन स्वतः हात वगैरे धुतो मावशींनी करायला पाहिजे नाहीतर कसा आहे मावशींनी बेटा हे घे वॉटर बॅग मधलं पाणी तू हात असे असं न करता प्रत्यक्ष त्यांचे हात कोमल त्यांचे हात हातात घेऊन धुतले गेले पाहिजेत

आपण घरी सांगतो पण त्यांना स्कूलमध्ये पण तेवढेच प्रेमाने आणि यांनी सांगितलं तर एक शिक्षणामध्ये त्यांना म्हणजे प्रेमाने सांगितलं तर तेवढं ऐकण्यात आणि करण्यात आणि करायला समजतच नाही आणि शाळा हल्ली एवढ्या लहान मुलांची पण शाळा असते तीन-साडेतीन वर्षाच्या मुलांची पण हल्ली स्कूल चालू झाली आहे त्यामुळे

हो भक्ती ते पण आहे पण ही जी लहान वयोगट जो म्हणतो ना आपण तर त्यांना प्रॅक्टिकली तुम्ही जास्त शिकवलं ना तेवढे जास्त लवकर आत्मसात करायला लागतात म्हणजे घरी पण बघ किंवा बाहेर पण बघ एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिकलीप्रमाणे सांगायला लागलो आता माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे तो आमच्याकडे जास्त वेळ असतो तो दोन अडीच वर्षाचा आहे त्याला म्हटलं की सोहम चल आता आपल्याला मामा करायची आहे ना तर हँडवॉश करून घे तो जातो बेसिंग जवळ त्याची उंची नाही पुरत त्याला ते शब्दाचा अर्थ कळतो किंवा आपण त्याच्या आधी तो छोटा होता तर त्याला आपण वर बेसिंग वर बसून किंवा कडेवर घेऊन आम्ही हात धुतलेला आहे किंवा आपल्या मुलांना केलेला आहे ते असं प्रॅक्टिकली शाळेत पण दिलं नाही मुलांना नॉलेज तर ते जास्त लक्षात राहतं आणि महत्त्व कळत आणि त्याची गंमत गोष्टी असतील ना ती घरी येऊन एखादी ती गोष्ट आपण शिकवली नसेल आणि शाळेकडून शिकवली असेल तर ते आईला सांगतात आमच्या शाळेत आज आम्हाला हे शिकवलं आहे तर मी आज असं करणार आहे आणि पण खूप फरक पडतो मुलांमध्ये हो हो बरोबर आहे म्हणजे

आता माझा मुलगा आहे तो त्याचा डिस्कशन चालू असतं मी आज असं केलं हे केलं की मुलांच्या ऑब्झर्वेशन पावर जास्त असते त्यामुळे काय होतं ते जे बघतात ना त्या कृतीमध्ये करतात ती चांगली असो किंवा वाईट त्यांनी आम्हाला सांगून ते त्यांना काही कळत नाही पण ह्या चांगल्या सवय लागल्या की चांगलंच आहे ना हो ते पण आहेच आणि गंमत म्हणून तुला सांगू का मुले एकमेकांच्या डब्याकडे खूप नजर असते बर का आणि ही माझा मुलगा पण आता तेरा वर्षाचा आहे सेवेन स्टॅंडर्ड ला आहे आज माझ्या मित्रांनी हे आणलं होतं ते आणलं होतं म्हणजे त्यांनी काय होतं जी मुलं खात नाहीत एखादी गोष्ट त्यामुळे ती खायला शिकतात एखादी भाजी असो किंवा एखादा पदार्थ तुला काय वाटते हो आता परवाच माझ्या घरी माझ्या मुलाची त्या दिवशी चतुर्थी होती आणि मोदक केलेले तर त्यांनी मोदक नेला सगळी मुले त्याच्याकडे आलीअरे तू काय आणलं हे काय आणलंय आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल कुतूहल मग म्हटलं तू काय केलं म्हण मी तो थोडा थोडा सगळ्यांना दिला म्हणजे मी म्हटलं तुला नेक्स्ट टाईम ना जास्त मोदक देत म्हणजे तू त्यांना वाटू शकतोस ह्याच्यामधून काय होतं त्यांना कळलं हा एकच मोदक आहे आणि प्रचंड आवडतो मोदक

तोही प्रश्न नाही पण त्याने मागितले तर आपण त्याला देणे गरजेचे आहे ही मुलं शिकतात आणि त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो आहे बघ ना आई मला पुढच्या जास्त मोदक दे हा म्हणजे त्याने मला ते सांगितलं आणि हे प्रत्येकाच्या घरातून येता मा मी त्याला विचारते कोण कसे डबे आणता काय असतं मग प्रत्येकाचे डबे व्यवस्तीत असता का स्वच्छ असता का टीचर तुम्हाला काय सांगता डबे खातांना मग त्याचा बोलणं होते त्या वर आग नाही आम्हाला टीचर सांगतात शेअर करा शेअरइंग इस कॅरिंग मग तुम्ही एक मेकांचे डबे द्या पण कोणाला त्रास नाही द्यायचा कोणाकडे जबरदस्ती करायची नाही या सगळ्या गोष्टी कधी कधी आपण नाही सांगत ते आपोआप शिकत जातात ना हो पण हे जे नकळत शिकतात ना हेल्थ वर खूप पॉझिटिव्ह इंटॅक्ट होत असतो मुलांमध्ये म्हणजे हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला जाणवत असतं किंवा मुलं आपल्याशी शेअर करतात आपण त्यांना जेव्हा ऑब्झर्व करत असतो खेळताना वगैरे तर ते खूप पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी दिसत असतात किंवा हेल्थ वर पण या गोष्टींचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होतो मंजे त्यांची एक जी एक खेळडू वरतु महंतो ना ती पण मुलामधे होते आणि काही गोष्टी बघून किंवा शिकून त्यांची स्वच्छतेची सुद्धा एक लवकरत लवकर आत्मसात करायला शिकतात मुलं

आह असं नाहीये की सगळ्यामध्ये पॉजिटिव हे मिळतो आह बराच वेळ ला आह म्हणजे ह्यांच्या अनुभवावरूनच आपण शिकतो आज आणि मला डबल दिला नाही किंवा अजून त्याला दिला नाही तर तो म्हणजे रागावला तरी म्हणजे शिकत ती घेतली म्हणजे हे. त्यांना काही कळत नाही, पण दुसर् यादिवशी या दिवशी काही चांगलं कपूर यांची पट्टी पण होते आणि भरत शेरिंग चालू होतं म्हणजे आह मुलं होतात पण किंवा एकमेकांना चिडवतात तेव्हा म्हणतात आले नाही असे असता आहेत असं आहे आणि चार दिवसांनी परत ही मुलं बोलायला पण लागतात. आणि त्याच्यामध्ये जर नाही हे लक्षात येत नाही की अरे आपण या मुलाला आह परवाच रागावलेलो किंवा आपल्या डबा सांडलेला किंवा याला डबल सांडल्यामुळेला खायला नाही मिळालं किंवा आपल्यामुळे खाल्लं नाही ते कुठे त्यांच्या लक्षातच राहत नाही. मीटिंगमधून तुमच्या पॅरिसमध्ये काय सांगितलं जातं? म्हणजे हेल्थ विषयी वगैरे तेव्हा खूप स्वच्छतेविषयी

त्याच्यामध्ये एक पेटी मेंबर आहे तर तुमचे काही कनेक्शन असेल तर ते तुम्ही आधी त्यांना शेर करायचे आणि मग पेटीएम होते.

काही स्वच्छतेविषयी तुम्ही आह हे घ्या आह काय म्हणतात याला व्याख्याना किंवा म्हणजे एक अर्धा तासाच्या लेक्चर किंवा आठवड्यातून एखादा आह हां फॅन्स हे ठेवा मुलांसाठी किंवा. मोठ्या मुलांनी येऊन प्रत्यक्ष करून दाखवा की आपल्याला हायजिन किती इम्पॉर्टण्ट आहे. स्वच्छता ठेवणं स्वतःची. ग्रुमिंग पार्ट त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा तुमच्या रोज चालायचा ड्रेस हा स्वच्छ धुतलेला असला पाहिजे. तुमचा नॅपकिन तुमचा सच्चा असला पाहिजे. तुम्ही रोज फुलांवरून येता का? तुम्हाला रोज सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी करता काही प्रत्येक मोठ्या मुलांनी केला म्हणजे मोठी मुलांची शाळेमध्ये आहेत तर मुलं मुलांकडून शिकतात. नगर लवकर म्हणजे त्यांना ती मजा वाटते ते नेक्स्ट इअर म्हणून ते असं घेत नाही ही मोठीच मुलं आहेत. मग त्याच्या दोन ते बघूनच म्हणजे आम्ही काही पॉईंट्स जस्ट करतो टीचरना.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

य़ामुळे कसं आहे? प्रत्येकाने जर याची दखल घेतली ना की आपण आपल्या मुलाला आपल्या घराला?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 आह आयजिन राहण्यासाठी आपल्याला कचरा.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 हम्म. त्याच्यामुळे मच्छर होता तेव्हाच होतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ऍलर्जी तयार होतात तर हे कचऱ्यामुळे सुद्धा होतो. म्हणजे आपण दारोदारी जो कचरा टाकतात. लोकं किंवा रस्त्याने असतो त्याची व्यवस्थित विल्हेवाट झाली ना तर अजून आपल्याला थोडं हे तीन राहण्यास नक्कीच मदत होईल.

हो हां, पण असा तो बोलतोय म्हणून आणि आज आपण आह ज्या डायरेक्ट शाळेच्या किंवा मुलांच्या हाइजीन विषयावर ती आली म्हणजे एकतर आहे. जिल्ह्य़ात इंपॉर्टन्स भाग आहेत आणि मुलांच्या बाबतीत म्हटल्यावर ती जरा आया जरा जास्तचं आह हे होतात की मुलाची स्वच्छता किंवा मुलाला काही होऊ नये म्हणून जरा जास्तचं आह काय म्हणतात? हम्म पॅनिक होतात नाही बापरे हा आजारी नको पडायला म्हणून याला हे करा ते करा त्यामुळे या गोष्टी बोलता बोलता आज आपण या विषयावर आलो आणि हे आपण शाळेमध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये जर सांगितलं तर मला त्याचा जरा जास्त चांगला इम्पॅक्ट होईल. हल्ली छान मध्ये पण हे आहेत ग्रूमिंग पार्ट किंवा हाइजीन या गो.

अच्छा फोटो पाहिले का माझे हो फोटो पाहिले म्हणून कॉल केला. म्हणून मला आकांक्षाला कॉल तरी करा मग कोण कोणती टेम्पल बघितले काय बघितले हाव ना

म्हणजे आता तू सध्या पुण्यात आहे ना अगं तर गावी गेले होते तर गावावरून गाडी गेली होती बघ

कसं वाटलं तुला तिथलं टेम्पल अगं खूप छान आहे तुला सांगायचं काय आपण जसं घराच्या बाहेर पडू का तेव्हा समजतं आपल्याला जग काय म्हणून घरात बसून बसून काय समजत नाही.

अन त्यातलं काय आपले देव म्हणलं तर काही विशेष नाही होय

अन तू सामारी सोबत गेलती म्हणायची कर

नाही नाही अं काहीच काहीजण फ्रेंड्स होते. काही रिलेटिव्ह होते

असं सगळं सोबतच गेलो होतो बघ हम्म म्हणजे मित्र-मैत्रीण त्यांचे आई-वडील असं हा हा मग

हो मला सांगितलंच नाही तुला घेऊन म्हटलं जाईल नेक्स्ट टाइम मला सांगितलंच नाही नाहीतर मी आली असती. हम्म आणि तिथून म्हनजे केदारना गडबडीने झाला ग

हा जवळ जवळ चे एवढं पण जवळजवळ नाहीये लांब लांब आहे पण असं म्हणतात ना

अगं अलंकरन ते अलंकरन दीप म्हणून आहे बघ

काय सांगायचे तुला

ऐक ना ते फक्त अं याच्यात बंद असते बघ हिवाळ्यात बंद असतं. पावसाळ्यात पण बंद असतं. उन्हाळ्यात चालू असते ते फक्त हम्म सहा महिने त्याचे डोर बंद असतात.

काहीतरी प्रिंटर म्हणत असतं काहीतरी

मुर्त्यां आहे त्याचं दर्शन वगैरे घेतलं पण छान बांधकाम वगैरे छान चालू आहे सगळं

हो अजून याला गेलो होतो मथुरेला हो तिकडे एवढया गाई येत माहित आहे का एवढ्या गाई आहे की भयानक गया तिकडे

अजून याला गेलो होतो मग हम्म काही नाही गडया आठवत नाही बग खूप देव केले मला आठवत नाही. काय काय सांगू तुला

काशीला गेलो होतो पण काय काशीला प्रॉब्लेम काय झाला. आम्ही उन्हाळ्यात गेलतो आताच गेलतो ना. आणि एवढं करून बी ते जी वाळू हे का डिरेक्टली अशी गम तपलेली होती एवढे घाट आहे पुन्हा बापरे बघायचीच काम नाही लईच मोठे घाट आहे. पुन्हा ते अभिताभ बच्चन ची शूटिंग पण झाली होती ना गं काय ते घाटावर झाली होती बग एका तो ते घाट पण पाहिला.